बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
रिपोर्ट ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे
त्यासाठी आपण आपले लायब्ररी डेटाबेस चे उदाहरण वापरू या
मागील ट्युटोरियलमध्ये आपण रिपोर्ट कसा बनवायचा ते शिकलो
आपण बुक्स इश्यूड टीओ Members रिपोर्ट हिस्टरी शीर्षक असलेला रिपोर्ट बनवला आहे
आता त्यामध्ये बदल कसे करायचे ते शिकू या
लायब्ररी डेटाबेस मध्ये डाव्या पॅनेलवरील रिपोर्ट या आयकॉनवर क्लिक करा
उजव्या पॅनेलमध्ये Reportच्या सूचीतBooks इश्यूड टीओ Members रिपोर्ट हिस्टरी हा रिपोर्ट दिसेल
या Reportमध्ये बदल करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करून मग एडिट वर क्लिक करून तो उघडा
आता आपल्याला रिपोर्ट बिल्डर विंडो ही नवी विंडो दिसेल
हा स्क्रीन तीन मुख्य भागांनी बनलेला आहे
वरच्या आणि खालच्या भागातील पेज हेडर आणि फुटर हेडर चा भाग
आणि डिटेल चा भाग याशिवाय आपण रेकॉर्ड हेडर आणि फुटर हा भाग देखील रिपोर्टमधे समाविष्ट करू शकतो
त्यासाठी मुख्य स्क्रीनवरील पांढ या भागात राईट क्लिक करा
आणि इन्सर्ट रिपोर्ट headerफुटर वर क्लिक करा
स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या ओरंगे भागावर डबल क्लिक करून या भागांचे आकार कमी जास्त करता येतात
पुढे जाण्यापूर्वी येथे रिपोर्ट डिझाइन विंडोचा स्क्रीनशॉट बघा
आपला रिपोर्ट अशा प्रकारचा बनवण्यासाठी आपण त्यात बदल करू या
आपण विविध विभागांमध्ये टेक्स्ट लेबल्स घालू या
तसेच फॉन्ट्स फॉर्मॅटिंग आणि स्पेसिंग आपल्याला हवे तसे करून घेऊ
प्रथम काही रिपोर्ट हेडर्स आणि फुटर्स समाविष्ट करू या
त्यासाठी लाबेल फील्ड च्या आयकॉनवर क्लिक करा
हा आयकॉन रिपोर्ट मध्ये मेनूबारखालील कंट्रोल्स टूलबार मध्ये दिसेल
आधी दाखवल्याप्रमाणे हे रिपोर्ट हेडर भागात द्रव करा
आणि त्यावर डबल क्लिक करा ज्यामुळे उजवीकडे प्रॉपर्टीज विंडो उघडेल
येथे लेबलसमोर टाईप करा
बुक्स इश्यूड टीओ MembersReport हिस्टरी आणि एंटर दाबा
तसेच आपण याची फॉन्ट स्टाईल बदलू या
आणि एरियल ब्लॅक बोल्ड आणि आकार12 निवडा
आणि ओक बटणावर क्लिक करा
पुढे स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे रिपोर्ट हेडर मध्ये अजून एक लेबल समाविष्ट करा
उदाहरणार्थ टाईप करा रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय असिस्टंट लायब्रेरियन आणि नंतर फॉन्ट स्टाईल बदलून ती एरियल बोल्ड इटालिक आणि आकार 8 करा
रिपोर्ट फुटर च्या भागात लेबल समाविष्ट करण्यासाठी या सर्वsteps पुन्हा करा
आता लेबल समोर नेहरू लायब्ररी न्यू दिल्ली असे टाईप करा
आणि नंतर फॉन्ट स्टाईल बदलून ती एरियल बोल्ड इटालिक आणि आकार 8 करा
आता आपण स्पेसिंग मध्ये थोडे बदल करा
प्रथम पेज Headerआणि रिपोर्ट हेडर मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करून पेज हेडर चा भाग लहान करा
आणि क्लिक ड्रॅग आणि ड्रॉप पध्दतीचा वापर करून हे वरच्या बाजूला न्या
पुढे रिपोर्ट हेडर च्या भागाचा आकार लहान करा
त्यासाठी रिपोर्ट हेडर आणि हेडर मधील ग्रे लाईनवर डबल क्लिक करा
रिपोर्ट फुटर आणि पेज फुटर मधील स्पेसिंग कमी करण्यासाठी सर्वsteps पुन्हा करा
पुढे हेडर लेबल्स मध्यभागी आणू या
त्यासाठी सर्व लेबल्स सिलेक्ट करताना प्रथम बुक टायटलवर क्लिक करा
आणि मग Shift चे बटण दाबा आणि दाखवल्याप्रमाणे उरलेल्या लेबल्सवर क्लिक करा
आता ते मध्यभागी आणण्यासाठी अप एरो बटणाचा वापर करा
आता आपण हेडर ची बॅकग्राउंड फिकट निळी करू या
त्यासाठी प्रॉपर्टीजमध्ये जा
आणि बॅकग्राउंड ट्रान्सपेरंट बदलून नो करा
आणि नंतर बॅकग्राउंड कलरच्या सूचीतूनBlue 8 निवडा
डिटेल या भागासाठी आपण हेच करणार आहोत
त्यासाठी प्रथम आपणDetail चा भाग आणि रिपोर्ट फुटर भाग यामधील स्पेसिंग वाढवू या
आणि नंतर फील्ड्स मध्यभागी आणू या
दाखविल्याप्रमाणे डिटेल या भागाच्या बॅकग्राउंड साठी आपण फिकटgray रंग निवडू या
पुढे आपण चेक्ड इन फील्ड साठी दाता फॉर्मॅटिंग मध्ये बदल करू
ह्याची एक किंवा शून्य ही बोलियन वॅल्यू असल्यामुळे ते आपल्याला ट्रू किंवा फळसे ही किंमत दाखवते
आपण ते बदलून येस किंवा नो असे पर्याय दाखवू
त्यासाठी डिटेल sectionमध्ये उजवीकडे असलेल्या चेकडिन फील्ड वर डबल क्लिक करा
आता उजवीकडे असलेल्या प्रॉपर्टीज मध्ये दाता tab वर प्रथम क्लिक करा
दाता फील्ड च्या पुढील चेकडिन च्या बटणावर क्लिक करा
फंक्शन विझार्ड नामक नवी पॉपअप विंडो उघडेल
येथे प्रथम उजवीकडे खाली असलेल्या फॉर्म्युला टेक्स्ट बॉक्स रिकामा करा
नंतर कॅटेगरी च्या dropdownवर क्लिक करा
आणि नंतरIFवर डबल क्लिक करा
आता उजवीकडे आपल्याला नवे कंट्रोल्स दिसतील
पहिल्या टेक्स्ट boxच्या पुढे उजवीकडील सिलेक्ट आयकॉनवर क्लिक करा
येथे चेकिन डबल क्लिक करा
पुढे दुस या टेक्स्ट boxमध्ये आपण double कोट्स मध्ये येस टाईप करा
आणि नंतर तिस या टेक्स्ट बॉक्स मध्ये नो टाईप करा
आता आपण प्रॉपर्टीज मधील जनरल tab वर जाणार आहोत
खाली फॉर्मॅटिंग समोरील बटणावर क्लिक करा
येथे कॅटेगरी लिस्ट मधील टेक्स्ट वर क्लिक करा
आणि मग ओक बटणावर क्लिक करा
आता रिपोर्ट सेव्ह करा
आता आपण बदल केलेला हा रिपोर्ट उघडून बघा
त्यासाठी वरील एडिट मेनूवर क्लिक करून मग एक्झिक्युट रिपोर्ट वर क्लिक करा
आणि हा आपला लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दाखविणारा रिपोर्ट आहे
स्पेसिंग हेडर्स फुटर्स फॉन्ट्स कडे तसेच येस किंवा नो सांगणा या चेकडिन फील्ड कडे लक्ष द्या
आता आपल्या रिपोर्ट मध्ये बदल झाला आहे
अशा प्रकारे आपण मॉडिफाइंग आ रिपोर्ट वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण काय शिकलो ते थोडक्यात
रिपोर्ट ची रूपरेखा बदलणे व Reportमध्ये परिवर्तन करणे
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद